नमस्कार
GeoGebraजियोजीब्रा तील एक्सपोर्ट featureएक्सपोर्ट फीचर वरील पाठात स्वागत
जिओजेब्रा जियोजीब्रा पहिल्यांदा वापरत असल्यास कृपया वेबसाईटवरील इंट्रोडक्शन टीओ GeoGebraइंट्रोडकशन टू जियोजीब्रा हा पाठ पहा
या पाठात जाणून घेऊ GeoGebraजियोजीब्रा तील Exportएक्सपोर्ट फीचर ड्रॉईंग पॅडवरील फिगर्स स्टॅटिक पिक्चर म्हणून एक्सपोर्ट करणे GeoGebraजियोजीब्रा फाईल डायनॅमिक एचटीएमएल वेबपेज म्हणून एक्सपोर्ट करणे
जिओजेब्रा जियोजीब्रा सुरू करण्यासाठी gnuलिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबुंटू व्हर्जन 1004 एलटीएस आणि जिओजेब्रा व्हर्शन 32400 वापरणार आहोत
आता GeoGebraजियोजीब्रा विंडोमधे पूर्वी बनवलेली कुठलीही GeoGebraजियोजीब्रा फाईल उघडण्यासाठी फाइल मेनूतील ओपन पर्याय निवडा
concentriccirclesजीजीबी ही फाईल निवडू
Openओपन वर क्लिक करा
Algebraअलजीब्रा आणि स्प्रेडशीट Viewsस्प्रेडशीट व्यूस उघडलेले असल्यास ते मेनूतील पर्याय Viewव्यू निवडून आणि पर्याय अनचेक करून बंद करू
Moveमूव ह्या ग्राफिक्स Viewग्रॅफिक्स व्यू टूलद्वारे ड्रॉईंग पॅडवरील objectsऑब्जेक्ट्स ची जागा बदलता येते
exportएक्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही objectsऑब्जेक्ट्स निवडू शकता
किंवा तुम्ही कोणतेही ऑब्जेक्ट निवडले नसल्यास संपूर्ण ड्रॉईंग पॅड exportएक्सपोर्ट करू शकता
अशा क्रमाने मेनूतील पर्याय निवडा
Filegtgtफाइल Exportgtgtएक्सपोर्ट ग्राफिक्स व्ह्यू एएस Pictureग्रॅफिक्स व्यू अस पिक्चर फाईल ज्या फॉरमॅटमधे exportएक्सपोर्ट करायची आहे तो निवडा येथे पीएनजी निवडू
तुम्ही येथे Scaleस्केल बदलू शकता
आपण डिफॉल्ट valuesडिफॉल्ट वॅल्यूस ठेवणार आहोत
येथे Resolutionरेज़ल्यूशन कमी जास्त करू शकतो
Saveसेव वर क्लिक करा फोल्डरचे नाव निवडा fileफाइलचे नाव निवडा
येथे फाईल टाईप आधीच पीएनजी फाइल typeफाइल टाइप आहे Saveसेव क्लिक करा
थोडक्यात ड्रॉईंग पॅडवरील ऑब्जेक्टस निवडा किंवा संपूर्ण ड्रॉईंग पॅड एक्सपोर्ट करण्यासाठी काहीही सिलेक्ट न करता तसेच सोडून द्या
अशाप्रकारे मेनू पर्याय निवडा फाइल gtफाइलExport gtएक्सपोर्ट ग्राफिक्स व्ह्यू एएस Pictureग्रॅफिक्स व्यू अस पिक्चर Formatफॉर्मॅट Scaleस्केल आणि Resolutionरेज़ल्यूशन निवडून एक्सपोर्ट केलेली फाईल सेव्ह करा
आता दुसरा भाग बघू
GeoGebraजियोजीब्रा फाईल dynamicडाइनमिक वेबपेज म्हणून एक्सपोर्ट करण्यासाठी उदाहरणा साठी प्रथम GeoGebraजियोजीब्रा फाईल इंटिरियर anglesजीजीबी उघडू
आता मेनूमधील हे पर्याय निवडा
Fileफाइल एक्सपोर्ट gtgtएक्सपोर्ट डायनॅमिक वर्कशीट एएस webpageडाइनमिक वर्कशीट अस वेबपेज
एक बॉक्स दिसेल
Titleटाइटल Authorऑतर आणि Dateडेट भरा
येथे दोन tabsटॅब्स आहेत
Generalजनरल आणि Advancedअडवांसड जनरल Tabजनरल टॅब मधे constructionकन्स्ट्रक्टशन च्या वरील आणि खालील भागात टेक्स्ट लिहू शकतो
constructionकन्स्ट्रक्टशन च्या वर दिसण्यासाठी हे टेक्स्ट समाविष्ट करू
मी कीबोर्ड वरील CTRL X दाबून माहितीस कट आणि पेस्ट करेल
आणि कीबोर्ड वरील पुन्हा CTRLV दाबेन
त्रिकोणाचे शिरोबिंदू हलवा आणि त्रिकोणाच्या आंतर कोनांच्या वॅल्यूज चे निरीक्षण करा
constructionकन्स्ट्रक्टशन च्या खाली ऑब्झर्व्ह व्हॉट हॅपन्स व्हेन आ बी एंड सी आरे ओन आ स्ट्रेट लाईन बाय ड्रॅगिंग ठे व्हर्टिसेस हे टेक्स्ट समाविष्ट करा
आता एडवान्स्ड Tabअडवांसड टॅब मध्ये येथील चेक बॉक्सेस वापरून GeoGebraजियोजीब्रा चे फीचर्स आणि पर्याय जिओजेब्रा जियोजीब्रावेब पेजचा एक भाग म्हणून समाविष्ट करता येतात
वेबपेज वर राइट क्लिक फीचर्स सक्षम करण्यासाठी हा पर्याय निवडा
लेबल्स हलविता येण्यासाठी हा पर्याय निवडा
constructionकन्स्ट्रक्टशन मूळ स्वरूपात आणण्यास resetरिसेट बटणासाठी हा पर्याय निवडा
GeoGebraजियोजीब्रा वेबपेज वर डबल क्लिक केल्यावर जर जिओजेब्रा applicationजियोजीब्रा एप्लिकेशन विंडो उघडून हवी असल्यास हा पर्याय निवडा
वेबपेजवर मेनू barमेनु बार टूल barटूल बार इनपुट barइनपुट बार Saveसेव आणि Printप्रिंट हे पर्याय हवे असल्यास हा पर्याय निवडातर येथील योग्य बॉक्सस निवडा
येथे वेबपेज वर दिसणाऱ्या GeoGebraजियोजीब्रा विंडोची लांबी आणि रूंदी तुम्ही बदलू शकता
जी वेबपेज वर दिसत आहे
ब्राउझर मध्ये पाहण्यासाठी Exportएक्सपोर्ट निवडा
फोल्डर निवडून येथे फाईलचे नाव देऊन फाईल एचटीएमएल म्हणून सेव्ह करा
मी Firefoxफायरफॉक्स वेब ब्राउजर वापरत असल्यामुळे ते exportएक्सपोर्ट केल्यावर लगेच उघडते
constructionकन्स्ट्रक्टशन च्या वरच्या आणि खालील भागातील टेक्स्ट चे निरीक्षण करू शकता
dynamicडाइनमिक वेबपेज असल्यामुळे आपण शिरोबिंदू हलवू शकतो
आणि आकृतीच्या बदलाचे निरीक्षण करू शकतो
थोडक्यात पूर्वी बनवलेली GeoGebraजियोजीब्रा फाईल उघडा
मेनू पर्यायातील Fileफाइल Exportएक्सपोर्ट मधील डायनॅमिक वर्कशीट एएस webpageडाइनमिक वर्कशीट अस वेबपेज निवडा
Titleटाइटल Textटेक्स्ट आणि एडवान्स्ड featuresअडवांसड फीचर्स निवडून GeoGebraजियोजीब्रा फाईल वेबपेज एचटीएमएल fileफाईल म्हणून Exportएक्सपोर्टकरा
webवेब ब्राऊजरद्वारे एचटीएमएल फाईल बघा
वेब browserवेब ब्राऊजर वर Geogebraजियोजीब्रा चालवण्यासाठी javaजावा इन्स्टॉल असणे गरजेचे आहे
आता असाईनमेंट म्हणून - कोणतीही GeoGebraजियोजीब्रा फाईल उघडा आणि काही objectsऑब्जेक्ट्स निवडून आणि नंतर संपूर्ण ड्रॉईंग पॅड सिलेक्ट करून स्टॅटिक pictureस्टॅटिक पिक्चर म्हणून exportएक्सपोर्ट करा
आणि Dynamicडाइनमिक वेब पेज म्हणून Dynamicडाइनमिक वेब पेज मधे पुढील फीचर्स समाविष्ट करा
Resetरिसेट आणि टूल Barटूल बार पर्याय
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ downloadडाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासाठी अर्थसहाय्य मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद